खूप सुंदरस अस निसर्गरम्य स्थळ आहे त्या निसर्गरम्य स्थळामध्ये एक टेकडी दिसत आहे ती टेकडी वरती खूप सुंदरसे असे दगडगोटे दिसत आहे आणि त्या पायथ्याशी --

सुंदरस हा परिसर आहे त्या परिसरामध्ये सुंदरसा असा रोड आहे त्या रोडच्या आजूबाजूला खूप सुंदरसे आशे छोटी छोटी घरे आहेत अन त्या रोडच्या आजूबाजूला काही चार चाकी वाहने उभे आहेत आणि काही चारचाकी वाहने झाकले गेलेली आहेत.

एक इमारती आजूबाजूल दिसत आहे आणि त्या मैदानाच्या मधोमंदी इमरतीच्या मधोमधी सुंदर शी अशी एक बाग दिसत आहे आणि ती झाडांची आहे. आणि त्याच्यावरती --